आणि इइ भरपूर लोकांची गर्दी आहे .

इमारतीच्या समोर अह मोठं असं मैदान आहे भरपूर घरे आहे आजूबाजूला--

आणि इ ईमारत हि कुठल्या कॉलेज किंवा महाविद्यालयाची दिसत आहे.

समोरच्या दृश्यामध्ये एखाद्या चर्चच चित्र दिसत आहे आणि तिथे--

बहुतेक प्रेयर करायसाठी काही लोकांची गर्दी जमली आहे आणि लोकं प्रेयर साठी उभी आहेत.

आणि तिथे पक्षी आहे भरपूर झाडी आहे आणि--

समोरच्या दृश्यामध्ये आह बहुतेक मिरची दिसत आहे आणि आह --

आह समोरच्या दृश्यामध्ये एका दुकानामधलं सामान दिसत आहे त्या सामनामध्ये काही केमिकल दिसत आहे .

कुठल्या तरी याच दृश्य दिसतं आहे आणि बहुतेक कार्यालयाचं किंवा लग्न समारंभाचं दृश्य आहे.

समोरच्या दृश्यामध्ये अअअ भिंत दिसत आहे आणि भिंतीला दोन लाईट्स आहे आणि खाली बसण्यासाठी पा म्हणजे --

बहुतेक हि भि भिंत एखाद्या कॉलेजची किंवा मग अ एखाद्या हॉटेलची वगेरे असावी असं वाटत आहे .

आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रबर आह दिसत आहे.

हे बहुतेक चॉकलेट्स वगेरे बिस्किट्स वगेरेंची अ डबे दिसत आहे आणि इइइ--

आणि बहुतेक हा पर्यट पर्यटन स्थळ असू शकते आणि समोर ग्राउंड आहे आणि--

समोरच्या दृश्यामध्ये एखाद्या हॉटेलच्या रूमसारखा वाटत आहे आणि छान असं बेड तिथे लावलेलं आहे आणि सोफा दिलेला आहे .

आणि तिथे बेड आहे दोन आह उशा ठेवलेल्या आहे आणि --

सुंदर असं रूम दिसत आहे आणि त्याला छान अह--

समोरच्या दृश्य अ मध्ये एखाद्या ऑफिसचं ऑफिस दिसत आहे हा एखाद्या प्रायवेट बँकेचा असावा .

इमारती दू मजली किंवा ती मजली असू शकते आणि समोरच अह एक रोड आहे.

समोरच्या दृश्यामध्ये बहुतेक हि एखाद्या कपड्यांची दुकानाचं चित्र असावा समोर --

समोरच्या दृश्यामध्ये बहुतेक हा विहाराचा चित्र दिसत आहे समोर अशी गौतम बुद्धाची मूर्ती दिसत आहे.

समोरच्या दृश्यामध्ये बहुतेक वाईन शॉपचं दृश्य दिसत आहे आ--

समोरच्या दृश्यामध्ये नदीचा किनारा दिसतं आहे आणि तिथे--

म्हणजे बहुतेक आह पावसाचा ऋतू तयार झ अ तयार होऊ शकतो असं दिसत आहे आणि --

समोरच्या दृश्यामध्ये मंदिराचे चित्र दिसतं आहे आणि देवाची मूर्ती सजलेली आहे आणि--

आणि सुंदर असं दृश्य दिसत आहे.

आणि छान अशे अ समोर पुतळे आहे त्यांना डिजाइनर अशे कपडे घालून दिलेले आहे आणि अ वेगवेगळ्या अ कपड्यांनी हे दुकान --

समोरच्या दृश्यांमध्ये जंगलाचा भाग दिसत आहे आणि बहुतेक इथे जंगली प्राणी असावेत अस्वलाचे चित्र दिसत आहे आणि अस्वल ही रस्त्यांवरून--

बहुतेक हा विहारामध्ये लग्न असावा असं वाटत आहे आणि भरपूर लोकांची गर्दी जमलेली आहे.

किंवा मग अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्तही जमा झालोय असू शकतात असं चित्र दिसत आहे.

समोरच्या दृश्यामध्ये बहुतेक फिटनेस जिमचं दृश्य दिसत आहे.

आणि सुंदर असं म्हणजे नाही लोकं फिटनेस म्हणजे वाढवण्यासाठी तिथे जिममध्ये आलेले दिसत आहे.

अल अ आह समोरचा इमेलचं बहुतेक एखाद्या--